काळा रंगही आहे आजूबाजूला काही प्लांट ठेवलेले आहेत.

कुठल्या तरी कार्यक्रमच हे चित्र आहे जसे की आपन स्टेज पाहत आहोत स्टेज वरती स्टेडेकोरेशन करण्यात आलेला आहे.

डीकेएमएम होमिओ पेथिक मेडिकल कॉलेज आपण या पिक्चर मध्ये पाहत आहोत.

दरी छोटीशी दरी आपल्याला या पिक्चरमध्ये पाहायला भेटत आहे दरी मधून पाणी असं--

वाहताना दिसत आहे दरीच्या आजूबाजूला काही झाडं आहेत हिरवगार असं निसर्ग रम्य वातावरण या ठिकाणी आहे.